आता तर Classes पण Online झालेत त्यामुळे तो मोबाइलला anytime असतो. हा पण तुला माहितीये ना online classes हा फायदा पण झालेला आहे. lockdown मध्ये जात येत नव्हतं आपल्याला जाऊ शकत नव्हतो, काही अभ्यास वगैरे करू शकत नव्हतो. तर ज्या online class मुले शिक्षक लोक आपल्याला online शिकवत होते त्याचा आपल्याला खूप फायदा झालेलाच आहे ना. हा. अग पण एवढा पण मोबाईल नई बघायचा कि त्याने डोळे खराब होतात.

तुला नाही का सवय मोबाईल बघायची? तू कोणते क्लास केले होते का? मी द UnacademyJoin केली होती पण Unacademy Classes वगैरे मी करायचे ना पण खूप छान शिकवतात ते Unacademy न चे सर मला खूप फायदा झाला बघ उन्हाळ्यामध्ये मला काहीच काम नव्हतं. त्यांनी मला एक नवी दिशा भेटली अभ्यास कसा करायचा हे समजलं आणि आम्ही खूप अभ्यास केला बघ तेव्हा पण lockdown मध्ये पण काही नसताना सुद्धा. ते online आपल्याला क्लास चे आपल्याला खूप फायदे पण आहेत आणि नुकसान पण आहे. मला पण खूप फायदा झालाय त्याचा म्हणजे lockdown असल्यामुळे आपल्याला मोबाइल वरती अभ्यास तर करता आला Exam तरी देता आल्या नाहीतर खूपच अवघड झालं असत. अरे तुला माहित आहे का? उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी घरी असायचे ना तर मी सगळं तस Youtube वर बघून शिकले बघ वेगवेगळ्या भाज्या कश्या बनवायच्या नवीन नवीन dishes कश्या बनवायच्या?

हो हो मी पण Youtube वर खूप साऱ्या Rbecipe बघितल्या आणि आता Friends सोबत बोलता येत नव्हतं त्यामुळे आम्ही Video Call कर Chatting करून सगळे एकमेकांना विचारत होते कसे आहेत आणि कसे नाही ते.

आपल्याला online job पण करता येतो. shopping पण हो हो online job पण करता येतो. तू पण केली असशील ना shopping? कोणत्या app वरून shopping करते तू? मी flipkart, misho, अश्या वेगवेगळ्या site वरून करत राहते shopping. , ते प Product मध्ये damage वगैरे झाले तर काई करायचे? जर आपल्याला आवडले नाही damage असेल तर? आपण Direct त्यांना Call करू शकतो. नाहीतर मग return option ok करून टाकायचं. अच्छा ते जे return चे पण पण ते कशावर करतात? तेच मला तुला विचारायचं होत ते app करतात. address वगैरे द्यावा लागतो का त्यांना? हो हो address द्यावाच लागतो.

आपण cash on delivery आपण PhonePe करू शकतो. किंवा आपण cash on delivery पण करू शकतो आपल्या मनावर आहे जस वाटेल तस. अच्छा तिथं खूप सारे option असतात का? हा हा आधी मोबाइल मध्ये , खूप सोपं झालाय नाहीतर सगळं खूप अवघड झाले असते. म्हणजे जी गोष्ट आपल्याला लवकर पाहिजे तिला खूप च वेळ लागत होता.

मी PhonePe वैगैरे वापरत असते बघ. हम्म कोणताही वापरते ना phone pe transaction केले ना कि बघ कस होत माहितीये का? आपण कुठं पण गेलो तर आपल्याला कडे cash सांभाळायची आपल्याला गरज पडत नाही. आपल्या मोबाइल मध्ये Pin टाकला कि एका सेकंदमध्ये transaction करू शकतो आणि पहिलं किती ग आपण कोणत्या पण पैसे साठवायचे असतील काढायचे असतील. आपल्याला म्हणजे classes असतात, सात आठ घंटे Line मध्ये, उन्हं मध्ये उभं राहायच त्या बँके मध्ये उभं राहायचं तेव्हा कुठं तरी पैसे टाकणार, काढणार पण आता किती सोपं झालाय ना ग पैसे टाकणं पण सोप झालंय आणि काढणं पण transaction करणं पण सोपं झालाय. आणि कुठं जायची पण गरज नाही आणि वेळेची पण बचत होते.

हा आता online पण करता येत अग, तू ऐकलं असेल ना, तुला सांगते मी University आहे नाशिकला ती University तर चांगले चांगले Courses पण online उपलब्ध करून देतात. म्हणजे आपल्याला ज्यांना जाऊन येऊन करणं नाहीये possible बाहेर जाण नाही शक्य नाही, कोणाचे आई वडील बाहेर ठेवत नाही अश्या मुलं मुलींना समजा budget नाही. ते घरी बसल्या कमी पैसे देऊन तुम्हाला चांगला एक professional course online शकतात आणि त्यांची बहात्तर प्रकारचे Courses आहेत. हो आणि online आपण Job पण करू शकतो. घरी बसल्या बसल्या पैसे पण कमाऊ शकतो. आता मी Lockdown मध्ये online केल्या होत्या आणि Payment पण लगेच भेटत मोबाईल वरून आपल्याला. job search लगेच करता येतात, हा ना, नाहीतर कुठं कळणार? त्यांच्या ad बघितल्या Job च्या छान असतात ग, Online आपल्याला सगळी माहिती भेटते एकाद्या गोष्टी ची माहिती पाहिजे असेल तर. in future career मध्ये आपल्याला काय करायचय एखाद सण वार व्रत कस करायचय? किंवा मग काय Recipe कश्या करायच्या किंवा मग Share Market मध्ये कस investment करायची सगळ्या गोष्टी आपण youtube वरती शिकू शकतो खरंच आपल्याला मोबाइल फायदेशीर पण आहे ना ग. हो हो लहान लेकरांनी मोबाइल जेवढा कमी वापरावा तेवढा चांगलाच आहे ना ग आणि तुला माहितीये का आज काल timing मध्ये तर खूपच झालाय लहान लहान छोटी छोटी लेकरं पण आज काल Reels बघायला, Reels तयार करायला, किंवा आणि anytime मोबाइलच हातात ठेवत किंवा Chat वगैरे हे सगळं use करायला. त्याच्या जे आई वडील त्यांचे जे parents आहेत ना छोट्या मुलाचे त्यांनी त्यांच्या वरती लक्ष्य ठेवायला पाहिजे कि आपला मुलगा किती वेळ मोबाइलला बघतोय, मोबाइल मध्ये नेमका काय बघतोय? किती वेळ कश्याला देतोय? किती वेळ मोबाइल बघतोय? आणि त्याच्या मध्ये हे सगळं देतात ना कि आपण मध्ये गेलं ना. त्याच्या मध्ये Time दिलेला असतो. आपण किती वेळ काय use केलाय आणि history असती ना बघ google chrome ची, google ची, काय बघितलं आणि काय नाही? youtube ची पण

आणि आपण वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या Web Series, Movie, तव वरच्या मनोरंजन च्या जेव्हढ्या आहे ते सगळं आपण बघू शकतो मोबाइल वर जे मी Lockdown मध्ये तर मी सगळं Movie बघितल्या. . हा पण तू Whatsappuse करत अशील ना पण तिकडे. हो हो करते करते, Status वगैरे च तर ठेवणं तर सोपच हाय. तुला येत असेल ना. हो येत ना Whatsapp चा फायदा कुठं आहे त्यात Photo Share करू शकतो आपले, document ठेऊ शकतो. आपली Status ठेवणं, Chatting वगैरे काम असेल तर करतो.

हो हो हे आमच्या पण College चे Group आहेत म्हणून मला जास्त College ला जायची गरज पण पडत नाही आणि विचारायची गरज पण पडत नाही. हा आपण Call करून विचारलं तर पाहिलं ती सांगेल का कि नाही ते सांगता येत नाही. पण Group वरती आले त्याचे notification लगेच करू शकतो ना आपण.

हा आणि आपण असं Account पण असं Open करू शकतो, google, you tube करून पण आपण पैसे कमावू शकतो, तुला माहित्ये का? पण आपण पैसे कमाऊ शकतो.

आपण घरी बसल्या without any brokerage च कोणाला काहीही Commision न देता देखील आपण profit कमावू शकतो आणि वेगवेगळ्या नवीन Top Company मध्ये placement करू शकतो त्यांचे Share खरेदी करू शकतो.

हा जेवढी खरेदी तेव्हडे पैसे भेटतात. हा आणि मोबाइल चे खूप फायदे पण आहेत बघ आता .

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत आणि आज चा आपला विषय आहे. job and uneployment म्हणजे नोकरी किंवा रोजगार आणि बेरोजगारी जगातील जवळपास सर्वच देशातील वाढत्या लोकसंख्ये ने आज बेरोजगार लेला Sports तिकीट आणली आहे. कोणत्याही देशाच्या विकासात बेरोजगारी हा एक मोठा. अडथळा आहे जो प्रगती च्या मार्गात वेगाने अडथळा आणतो . तसेच बेरोजगारी चा अर्थ म्हणजे अनेक कारणां मुळे कुशल आणि प्रतिभा वान व्यक्ती ला योग्य नोकरी शोधण्यात अपयश येते. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती ला त्याच्या उपजीविके साठी कोणतेही काम मिळत नाही तेव्हा त्याला बेरोजगार म्हणतात आणि त्याच्या समय समस्या बेरोजगारी म्हणतात.

प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणूनच याला छुपी बेरोजगारी असे म्हणतात ही बेरोजगारी कृषी क्षेत्रात दिसून येते आहे. येथे आवश्यकते पेक्षा जास्त लोक काम करत आहे. त्यातील काही काढून टाकले तरी उत्पादनात कोणत्याही प्रकारची घट येत नाही अल्प बेरोजगारी म्हटले म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती ला त्याच्या क्षमतेपेक्षा कमी काम मिळते किंवा त्याला कमी कालावधी साठी काम मिळते तेव्हा त्या परिस्थिती ला अं बळी म्हणतात. एखाद्या अभियंत्या ला लिपिका ची नोकरी दिली. तर त्याला त्याच्या पात्रते चा पूर्ण लाभ मिळणार नाही. खुली बेरोजगारी म्हणजेच पूर्ण बेरोजगारी

अधिक मजुरी ची मागणी करत आहे. आणि त्याला जास्त वेतन मिळत नाही. यामुळे तो बेरोजगार आहे. यालाच नंतर स्वच्छ बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी स्टोर प्रमाणे पीक कापणी करताना. मजूर ठेवले जातात तसेच इतर काम बांधकामा च्या वेळी मजूर ठेवले जातात. नंतर ते बेरोजगार होतात. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती ला वर्षा तील काही महिने काम मिळते आणि उर्वरित वेळ तो निष्क्रिय राहतो तेव्हा त्या परिस्थिती ला हंगामी बेरोजगारी म्हणतात. सुशिक्षित बेरोजगारी करण्यासाठी अं वेळ काम करण्यासाठी शिक्षित किंवा सुशिक्षित लोकांमध्ये तो अशिक्षित, बेरोजगारी उद्भव ते. कारण या लोकांना फक्त सुशिक्षित नोकरी हव्या असतात. परंतु नोकरांची संख्या सर्वांनाच रोजगार देण्यासाठी पुरे शी नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार देखील झालेले आहेत. अशा प्रकारे बेरोजगारी ची कारणे बघितली म्हणजे लोकसंख्या वाढ वेगाने वाढ णारी लोकसंख्या हे बेरोजगारी चे प्रमुख कारण झालें आहे. ज्या वेगाने देशा ची लोकसंख्या वाढत आहे. उद्योग, नोकरी आणि राष्ट्रीय उत्पन्न त्या गतीने वाढत नाही, ज्या चे वेगाने वाढ णारी लोकसंख्या हे बेरोजगारी चे प्रमुख कारण आहे. ज्या वेगाने देशा ची लोकसंख्या वाढत आहे त्या वेगाने उद्योग हे वाढत नाही. संतोष शिक्षण प्रणाली कोणत्याही देशाच्या शिक्षणपद्धती चा, त्या देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर प्रभाव पडतो. बेरोजगारी च्या समस्ये चे प्रमुख कारण म्हणजे सध्या शिक्षण व्यवस्था होईल. सदोष शिक्षणपद्धती म्हणजे शिक्षणाचा अभाव म्हणजे निरक्षर ता. त्यामुळे त्यामुळे भारतात बेरोजगारी सारख्या समस्या निर्माण होतात तर नवीन कल्पनांचा हवा ज्या मुळे बेरोजगारी निर्माण होते. अनेक तांत्रिक समस्या आणि. समस्या लोकांशी संबंधित नसतात. त्यामुळे लोकांना संपूर्ण रोजगार उपलब्ध झाला नसता. कारण काही आसाम तसेच गरीबी हादेखील बेरीय करीता. चे परिणाम अं कारण आहे कोणतीही व्यक्ती बेरोजगार होण्या चे मुख्य कारण भारतातील गरीबी मुळे लोकांना योग्य संसाधने उपलब्ध नाही . याशिवाय गरीब व्यक्ती चांगल्या शिक्षणा पासून ही वंचित राहतो. त्यामुळे त्याला चांगला रोजगार मिळत नाही आणि तो बेरोजगार राहतो. तसेच कृषी क्षेत्राचे मागासले. पण तो india हा एक कृषि प्रधान देश आहे

यांची करण्या मुळे अनेकांचा रोजगार बुडाल्या ने देशात बेरोजगारी ची समस्या वाढू लागली आहे. बेरोजगारी दूर करण्याचा मार्ग म्हणजे. बेरोजगारी तर पूर्णपणे नाही शी होऊ शकत नाही . योग्य दिशेने थोडे प्रयत्न केल्यास ते कमी करत आहे ते. ते कमी करता येते तसेच. ते कमी आपण अं ते कमी करू शकतो तसेच . रोजगारी . अं बेरोजगारी ही एखाद्या व्यक्ती ची स्थिती असते. बेरोजगारी म्हटली म्हणजे. बेरोजगारी म्हटली म्हणजे अं लोकांना काम धंदा न मिळणे आणि त्यामुळे ते त्यांच्या उपजीविके चा उपजीविका पूर्णपणे पार पाडू शकत नाही. म्हणजेच बेरोजगारी होईल. बेरोजगारी ही समस्या पाहता त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर तोडगा काढणे अपेक्षित झाले आहे. परंतु दिवसेंदिवस ही समस्या वाढ तच आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून शिक्षण पद्धतीतले बदल आणि उपलब्ध असणारे रोजगारा च्या संधी यांचा समोर विचार केला पाहिजे तरच आपण नक्की या समस्येवर समाधान प्राप्त करू शकतो. विद्यार्थी बेरोजगारी हर एक तात पण त्यांच्या अनुभवात हा शब्द नसतो. या मुद्द्या चे आणि विषया चे अतिरिक्त वाचन गरजेचे आहे. बेरोजगारी म्हणजेच ऑन unemployment कोणत्या कारणाने उपायांचा विचार करणार आहोत. याच्या याचे परिपूर्ण ज्ञान असाय ला हवे. तसेच बेरोजगारी ही समस्या निर्माण होण्या मागे वाढती लोकसंख्या, शिक्षण पद्धती अकुशल नाही. स्वार्थ आणि व्यथा स्पर्धा या गोष्टी कारणीभूत आहेत. सर्वात अगोदर बेरोजगारी अशुद्ध. वारंवार कपूर पुढे येत आहे हे बघूया राजकीय सत्ता आपल्या स्वार्था नुसार आणि सोयी नुसार बेरोजगारी हा शब्द पुढे आणत आहे. कारण. स्वतः सत्तेत असताना एक वैभव शाली समाज निर्माण निर्माण न करता प्रत्येक घटका ला गरीब ठेवणे आणि ज्या शिक्षणाची गरज आहे तसे शिक्षण न देता उपयोगात न येणारे शिक्षण देणे आणि नंतर बेरोजगारी विरोधकांच्या सत्यामुळे आली, असे राजकारण रोड राहतात. तसे शिक्षण पद्धती ही देखील बेरोजगारीच कारणीभूत आहे, ज्या मध्ये समाधाना चे शिक्षण दिले गेले पाहिजे

परंतु शिक्षण व्यवस्था फक्त पुस्तकी ज्ञान देऊन शिक्षण पूर्ण कवळी ते पदवीधर झालेला एखादा तरुण कुठलेच practical काम करू शकत नाही हे सत्य आहे. मग अशा शिक्षकां ना शिक्षणा ने कसे काय रोजगार निर्मित होतील. शिक्षण घेत असताना सुद्धा तरुण कौशल्य विकसित करत नाही आणि फक्त certificate वर नोकरी मारायला जातात. त्यांना काही काम येत नसताना कुठली ही कंपनी कामकाज येत

आणि बेरोजगार होत गेला. शिक्षण संपल्या नंतर तरुणा ला जी वास्तविकता पाहायला मिळते ती त्याने कधी अगोदर अनुभवली नसते. त्यामुळे तो तरुण मानसिक वैफल्यग्रस्त होतो. आता लोकसंख्या, लोकसंख्या वाढ हीसुद्धा बेरोजगारी ला जबाबदार आहे. पुढे उपजीविके ची साधने उपलब्ध नसताना लोकसंख्ये ला दुर्लक्षित करत दुर्लक्षित करत जातो. त्यामुळे एकदम भरमसाठ लोक बेरोजगार होतात, शिक्षक होणार आहे तसेच अशिक्षित तरुणांना एकदा रोजगार देणे कसे काय शक्य होऊ शकते म्हणून योग्य त्या वेळी योग्य ते शिक्षण देणे यामुळे सुंदर न देण्या मुळे सुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाटेल. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच शिक्षणात सुद्धा योग्य त्या practical चा वापर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सगळ्या पद्धतीचे तांत्रिक पद्धतीचे ज्ञान मिळवण्या चा प्रयत्न केला पाहिजे. तसेच बेरोजगारी ही विकसनशील देशांसमोर सर्वात गंभीर समस्या एक आहे. हा

लोक बेरोजगारी चे आपण कारणे पाहिले तसेच त्यावर काय उपाय केला पाहिजे? लोकसंख्या नियंत्रित ठेवले पाहिजे. शिक्षणप्रणाली भारता ची शैक्षणिक प्रणाली कौशल्य विकासा पेक्षा सैद्धान्तिक शिक्षणा ला प्राधान्य देते. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी यंत्रणा सुधार ली पाहिजे. औद्योगिकीकरण, रोजगार करणारे लोकांचे. संख्या वाढवण्या साठी सरकारने औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. तसेच परदेशी कंपन्या रोजगारा च्या संधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अशाप्रकारे आज आपण बेरोजगारी म्हणजे unemployment या विषयावर सविस्तर माहिती घेत त्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे आणि त्याचे परिणाम कोणत्या प्रकारे होतात याची आपणआज सविस्तर माहिती बघितली. धन्यवाद. स्वतःवर विश्वास ठेवा लेखक doctor जोसेफ आता एक संपूर्ण पुस्तक फक्त मराठी audio या youtube channel वर प्रकरण एक एका उद्योजकांन त्याची यशोगाथा मला सांगितली त्याने त्याच्या कामाची सुरवात एका छोट्याश्या दुकानातून केली होती तो उद्योजक मला म्हणाला कि संपूर्ण देश भर शाखांचा जल विस्तरलेल्या एका मोठ्या company च स्वप्न तो नेहमी पाहत असे तो नियमित पणे आणि पद्धतशीर पणे company च्या मोठ्याल्या इमारतींची चित्र त्याच्या मनात रेखाटायचा ती चित्र काळ्या line ची कारखान्यांची आणि दुकानाची असायची कल्पना शक्ती च्या बळावर आपली सर्व स्वपन प्रत्येक्षात उतरू शकतात हि त्या उद्योजकाला माहित होत त्या उद्योजकाला कल्पना शक्तीमुळे यश मिळाला लागलं त्याला वैश्विक आकर्षाच्या नियमाचं म्हणजेच law of attraction च ज्ञान होत आपली स्वप्न सत्यात उतरण्या साठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टी कल्पना मनुष्य बळ मित्र पैसा म्हणजे सर्व काही स्वतःकडे आकर्षण घ्याला त्यानं सुरवात केली कल्पना शक्ती पुरेपूर वापरली आणि विकसित हि केली हव्या असलेल्या गोष्टीची आकृती बंध तो त्याच्या मन पटलावर निश्चित करत गेला आणि बघता बघता त्याची सर्व स्वप्न सत्यात उतरला लागली त्या उद्योजकाच एक वाक्य मला खूपच भावलं मी अपयशी झालोय अशी कल्पना माणूस करू शकतो तशीच मी यशस्वी झालोय अशी हि कल्पना करू शकतो अपयशी बनण्याची कल्पना करन जितकं सहज सोपं आहे तितकं सोपं आहे यशस्वी झाल्याची कल्पना करण पण हो यशस्वी झाल्याची कल्पना करण नक्कीच रंगतदार आहे बर प्रत्येक मनुष्यच मन कोणतं ना कोणत

आपल्या मानाप्रतिमा याच आपल्या भावना बनतात भावना मधूनच आपल्यात जाणिवा निर्माण होतात मनोविज्ञानाचे गुरु थॉमर्स टॉवर म्हणतात भावना हाच नियम आणि नियम हीच भावना भावना हि शक्तीचा सोत्र आहे त्यामुळे एखादी गोष्ट प्राप्त करायची असली तर आपल्या भावना समृद्ध असायला हव्या बायबल मध्ये म्हटलेलं आहे जोसेफ ला एक स्वप्न पडलं त्यानं ते त्याच्या परिवाराला सांगितलं तेंव्हा परिवाऱ्यातल्या कोणालाच ते अजिबात आवडलं नाही

एखादा मनुष्य महान कार्य करण्याचं स्वप्न पाहतो पण त्याचे भाऊ मात्र इर्शेपोटी त्याला म्हणतात तूला हे मुळीच जमणार नाही हे तुझं काम नाही अंतरमनात अनेक मोठं मोठ्या स्वप्न बरोबर नानावीत कल्पना आणि भावना सहज पणे निर्माण होत असतात पण आपलेच अन्य नकारात्मक विचार आपल्या दुर्भावानं शंका कुशंका यामुळे आपली किती तरी स्वप्न अर्धवट राहतात कदाचित हे वाचत असताना तुमच्या हि मनात एखाद स्वप्न असेल

वडिलोपार्जित संपत्ती साठी भावंडांचा परस्पर मध्ये वादविवाद भांडण तंटा वाहवा तसाच परस्पर विरोधी विचारांचा संघर्ष जणू तुमच्या मनात पेटतो

जबर विरोध होतो आहे मनातल्या या विरोध वर मात करण्याचं उपाय हा कि केवळ तुम्हाला काय दिसत व ऐकू येत या वरून म्हणजेच वस्तूच्या निवळ दर्शना वरून तुमचं मन हटवायचा त्या ऐवजी तुमचं ध्येय अगर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन स्पष्टतेन विचार कराला सुरवात करायची तुमचं मन केवळ तुमच्या ध्येया वर केंव्हा उद्दिष्ट वर केंद्रित झालेलं असत तेंव्हा तुम्ही मनाचं एक रचनात्मक नियम वापरता हे हि दिवस निघून जातील

सर्व लक्ष केवळ ध्येया वर केंद्रित करा ध्येय वर जीवापाड प्रेम करा केवळ ध्येयालाच वावून घ्या मग भीती आपोआप गळून पडेल आता तुमची मानसिक अवस्था इतकी उच्च असेल कि या अवस्थे समोर सर्व भय नतमस्तक होतील त्यावर कल्पना शक्ती चा प्रश्नात्मक वापर करून तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता कुठल्या हि प्रसंगावर व परिस्थिती वर नियंत्रण मिळवू शकता तुमची कुठली हि इच्छा आकांशा अथवा कल्पना तुम्हाला वास्थवात आणायची असेल तर ती पूर्ण झाल्याचं चित्र तुमच्या मनात रेखाटा तुमच्या इच्छेच्या पूर्णत्वाची सतत कल्पना करत रहा याप्रकारे तुमच्या इच्छेला वास्थव बनायला खरोखरीच भाग पाडाल लक्षात घ्या तुम्ही एखाद स्वप्न पूर्ण झाल्याची कल्पना करता ते तुमच्या मनःपटलावर आधीच पूर्ण झालेलं असत तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल तर एक दिवस ते नक्कीच साध्य होईल तुमच्या मन पटलावर तुम्ही जे बिंदावत रहाल तेच तुमच्यातल्या प्रमुख रचनाकार वास्थाव पटलावर उमटवत राहील

तुमचा एखादा गरीब मित्र ऐश्वर्यात लोळतो आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता आनंदानं उजळलेला त्याचा चेहरा त्याच्या मुखावर झलकलेली प्रसन्न स्मिथ तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्याच्या कडून जे ऐकायचं आहे ते तुम्ही त्याच्या कडून कल्पनेत ऐकू शकता तुम्ही त्याला जस बघू इच्छिता अगदी तसंच तुम्ही त्याला करू शकता म्हणजे प्रसन्न आनंदी समृद्ध आणि यशस्वी सुद्धा तुमची कल्पना शक्ती हे विविध रंगी वस्त्र आहे त्याच आच्छादन पसरून तुम्ही कुठली हि कल्पना व इच्छा वास्थव बनू शकता अभावायेवजी समृद्धीची कलह ऐवजी शांततेची आणि आजारा ऐवजी आरोग्याची कल्पना करू शकता कल्पना शक्ती हि आपली अंगभूज क्षमता आहे ती इतर कोणत्याही शक्तीच्या केंव्हा जाणिवेच्या अगोदर येते तुमच्या कडे बारा क्षमता केंव्हा भावंडं आहेत पण शिस्तबद्ध कल्पना शक्ती तुम्हाला स्थळ काळाच्या आणि इतर मर्यादा च्या पालियाड जायला मदत करते

विकला गेला आता ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय बर? इथं दोन गोष्टी समजून घ्याला हव्यात जोसेफ म्हणजे कल्पना इजिप्त म्हणजे अंतर मन जोसेफ इजिप्त मध्ये विकला गेला या वाक्याचा प्रतिकारत्मक अर्थ आहे कोणती हि कल्पना तेव्हाच बाह्य जगात

मी माझ्या मुलाला बोलावून आणलं याचा अर्थ इजिप्त म्हणजे अंतर मन असून कल्पना हे मुलं आहे अंतर मन च्या प्रांतातून जेंव्हा कल्पनेला आवाहन केल जात तेंव्हा निर्मितीची सर्जनाची आणि यश प्राप्ती ची प्रक्रिया सुरु होते जोसेफ इजिप्त चा अधिपती आहे म्हणजेच अंतर मनाच्या प्रांतावर कल्पना शक्ती च अधिपत्य असत भय अनारोग्य अभाव यांच्या मध्ये

केवळ कल्पना शक्ती च्या आधारे तुम्ही स्वतंत्र मुक्त उन्नत आणि समृद्ध आयुष्य जगू शकता नाकारात्मकतेच्या कैद्येतून बाहेर पडू शकता क्षण भर असं समजा हि एक नावाजलेला हुशार वास्तू विचारात आहे तो एक सुंदर आधुनिक विसाव्या शतकाचं शहर मनामध्ये उभारू शकतो अगदी महामार्ग तरंग तलाव मत्स्यालय उद्यान अश्या अनेक सुविधाच कोणी कधी पाहिलं नसेल इतका सुंदर महाल तो त्याच्या मनात उभा करू शकतो बांधकामाची आराखडे बनण्याच्या अगोदर ती इमारत पूर्ण उभी असलेली तो आपल्या मन शक्तीसमोर पाहू शकतो आता सांगा हि इमारत कुठे होती तर केवळ त्याच्या कल्पनेत कल्पना शक्ती द्वारे तुम्ही मैला वर असणाऱ्या तुमच्या आई चा आवाज ऐकू शकता ती जणू तुमच्या समोर उपस्तिथ आहे इतक्या स्प्ष्ट पणे आणि ठळक पणे तुम्ही तिला बघू शकता हि एक अदभूत शक्ती तुमच्या कडे आहे यशस्वी आणि श्रीमंत बनण्यासाठी तुम्ही हि शक्ती विकसित करू शकता तुम्ही एखाद्या विक्री वेवस्थापकाला असं म्हणताना ऐकलं असेल कि अमुख एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी करायला हवं कारण त्याची मनोवृत्ती चुकीची आहे व्यवसाय जगताला योग्य मनोवृत्ती च महत्व माहित असत कित्येक वर्षांपूर्वी पूनर्जन्मा संबंधी माझा एक लहानसा लेख छापला गेल्याच मला स्मर्त ज्या चर्च मध्ये माझी व्याख्यान होती तिथल्या पुस्तकांच्या दुकानात या लेखाच्या पुस्तिका मांडलेल्या होत्या आरंभी थोड्याच पुस्तिका विकल्या गेल्या कारण तिथल्या विक्रेत्या मुलीला लेखातले विचार अजिबात पटलेले नव्हते मी तिला पुनर्जन्माचा बायबल मधला अर्थ

आणि त्या पुस्तिकेच्या विक्री विषयी ती उत्साही बनली माझी व्याख्यानमाला पूर्ण होण्यापूर्वी साऱ्या पुस्तिका विकल्या गेल्या महत्वाचं हे एक उदाहरण आहे तुमची मनोवृत्ती म्हणजे इतर लोग घटना परिस्थिती आणि सभोलताच्या वस्तू यांवरची तुमची प्रतिक्रिया तुमची तुमच्या सहकार्यानंशी कसे संबंध आहेत लोकांशी प्राण्याशी आणि एकंदरीतच विश्वासी तुम्ही संवर्धनाने वागता का कि जग तुमचं शत्रू आहे

काय करत आहे?

काही नाही बघ बस एक exam होते विचारायचा होते ग तुला म्हणून call केलेला prepretion कसं करायच?

तू चालू केलयस का prepretion आता? नाही केल. मला सांग न prepretion कस करू म्हणजे, अं पेपर चा format वगरे काय असल तस सांग न MCQ कीव्हा किती marks ला कोणते question broad वगेरे.

काय आपल्याला चार attend करायचे असतात. हा आणि ते attend सगळे करायचे आणि आपल्याला वेळ थोडा कमीच असतो मग आपल्याला पूर्ण पट पट पट पट पट पट आपल हम्म हम्म माझ आता exam अं next month मध्ये आहे न पाच तारखेच पासून म्हणजे तस prepretion मी केलय but अं म्हणजे अस तुला विचारावं MCQ वैगेरे कोणत्या type चे वगैरे असतात. किंवा अं विचारलं. हा हा ते आपल syllabus शी related असतात. आपण जरा डोक लावल की सगळ आपल्याला, important important question bank देतात न आपल्याला? हा देतात पन अस नसत प्रतेक वेळी कि त्यातलाच देईल आपल पण Preparation करायच आपल्या कडे जे study material आहे ते आणि Library मध्ये वैगेरे जाऊन ह्यास तुला कशाची